मंदिर मंदिर मंदिर अशे एक ठिकाण आहे जिथे गेल्यावर आपल्याला खूप शांत अ वाटत.

मैदान मैदान शाळेला इमारतीला अशा मोठ्या मोठ्या अह मोठ्या मोठ्या ठिकाणी मैदान असते.

खूप छान कृष्णा आहे आणि त्या त्याच्या हातामध्ये असलेले बासरी तो खूप छान असा आवाज येतो.

व अ एखाद्या अ निसर्गरम्य वातावरणात गेल्यावरती आपले मन खूप प्रसन्न होते व आपल्याला निसर्गातून खूप छान विरंगुळा मिळतो.